मॉल एक अशी जागा आहे जिथे आपल्याला अनेक वस्तू अह पहायला मिळतात. अह तिथे वेगवेगळ्या प्रकारची दुकानं असतात जसे की कपड्यांची भांड्यांची.

हे वेगवेगळ्या प्रकारचे स्लाईड्स अह किंवा वॉटर पूल असतात.